नवी दिल्ली 28 ऑगस्ट 2022
माझ्या प्रिय देशवासियांनो
नमस्कार
या ऑगस्ट महिन्यात तुमच्या सर्वांच्या पत्रांनी संदेशांनी आणि कार्ड्सनी माझ्या कार्यालयाला अगदी तिरंगामय केले आहे
तिरंगा नसलेले किंवा तिरंग्याचा आणि स्वातंत्र्याचा उल्लेखनसलेले पत्र माझ्याकडे आल्याचे मला फारसे आठवत नाही
स्वातंत्र्यप्राप्तीच्या या अमृत महोत्सवानिमित्त लहान मुलांनी आणियुवा मित्रमंडळींनी अनेक सुंदर चित्रे आणि कलाकृती पाठवल्या आहेत
स्वातंत्र्यप्राप्तीच्या या महिन्यात आपल्या संपूर्ण देशभरात प्रत्येक शहरात प्रत्येक गावात अमृत महोत्सवाची अमृतधाराबरसते आहे
अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्यदिनाच्या या विशेष प्रसंगी आपल्याला देशाच्या सामूहिक शक्तीचे दर्शन घडले आहे
चैतन्याची अनुभूती आपण अनुभवली आहे
आपला एवढा मोठा देश एवढी विविधता पण तिरंगा फडकवताना आपल्या सर्वांच्या मनात एकच भावना दाटून आल्याचे दिसत होते
तिरंग्याच्या गौरवाचे रक्षक म्हणून लोकांनी स्वत पुढाकार घेतला
स्वच्छता मोहिम आणि लसीकरण मोहिम राबवतानाही आपण देशाचा हा उत्साह अनुभवला आहे
आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृत महोत्सवात देशभक्तीची तीच भावना अनुभवायला मिळते आहे
आपल्या सैनिकांनी उंच पर्वतांच्या शिखरांवर देशाच्या सीमांवर आणि समुद्राच्या मध्यभागी तिरंगा फडकवला
तिरंगा मोहिमेसाठी लोकांनी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण कल्पनाही राबवल्या
कृष्णील अनिल जीहे आपले युवा सहकारी एक पझल आर्टिस्ट आहेत आणि त्यांनी मोज़ॅक कलेच्या माध्यमातून विक्रमी वेळेत सुंदर तिरंगा तयार केला आहे
कर्नाटक मधील कोलार येथील लोकांनी 630 फूट लांब आणि 205 फूट रुंद तिरंगा हातात धरून एक अनोखा देखावा सादर केला
आसाममधील सरकारी कर्मचाऱ्यांनी दिघालीपुखुरी युद्ध स्मारकावर तिरंगा फडकवण्यासाठी स्वतच्या हाताने 20 फुटांचा तिरंगा तयार केला तर इंदूरमधील लोकांनी मानवी साखळीच्या माध्यमातून भारताचा नकाशा तयार केला
चंदीगडमधल्या तरुणाईनी महाकाय मानवी तिरंगा साकारला
या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज रेकॉर्डमध्ये झाली आहे
हिमाचल प्रदेशच्या गंगोट पंचायतीमध्ये अशा प्रकारचं एक मोठं प्रेरक उदाहरणही पाहायला मिळालं
या ठिकाणी पंचायतीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून स्थलांतरित मजुरांच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता
मित्रांनो
अमृत महोत्सवाचे हे रंग केवळ भारतातच नाही तर जगातील इतर देशांमध्येही पाहायला मिळाले
बोत्सवाना येथे राहणाऱ्या स्थानिक गायकांनी भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी देशभक्तीपर 75 गाणी गायली
विशेष म्हणजे हिंदी पंजाबी गुजराती बंगाली आसामी तमिळ तेलगू कन्नड आणि संस्कृत या भाषांमध्ये ही 75 गाणी गायली गेली
दुसरीकडे नामिबियामध्ये भारतनामिबिया यांच्यातील सांस्कृतिकपारंपारिक संबंधांवर आधारित विशेष टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे
मित्रांनो
आणखी एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे
काही दिवसांपूर्वीच मला भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली
तिथे त्यांनी दूरदर्शनवरील स्वराज या मालिकेचे स्क्रीनिंग ठेवले होते
तो प्रीमियर पाहण्याची संधी मला मिळाली
स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या पण दुर्लक्षित राहिलेल्या नायकनायिकांच्या प्रयत्नांची ओळख देशाच्या युवा पिढीला करून देण्याचा हा एक उत्तम उपक्रम आहे
हा कार्यक्रम दर रविवारी रात्री 9 वाजता दूरदर्शनवर प्रसारित होतो
तो 75 आठवडे चालणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे
तुम्ही वेळात वेळ काढून हा कार्यक्रम स्वतः बघा आणि तुमच्या घरातल्या मुलांनाही दाखवा अशी विनंती मी तुम्हाला करतो
शाळा कॉलेजचे लोक तर हा कार्यक्रम रेकॉर्ड करू शकतात आणि सोमवारी विद्यार्थ्यांना दाखवू शकतात जेणेकरून आपल्या देशात जागरुकता निर्माण होईल
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव पुढील वर्षापर्यंत म्हणजे ऑगस्ट 2023 पर्यंत साजरा होणार आहे
देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या या महानायकांची कहाणी अवघ्या देशापर्यंत पोहोचवावी यासाठी रेकॉर्ड केलेल्या कार्यक्रमावरून एक विशेष कार्यक्रमही तयार करू शकतात
देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांसाठी जे लेखन आयोजन आपण करत आलो आहोत ते काम आपल्याला यापुढेही करत राहायचे आहे
माझ्या प्रिय देशबांधवांनो
आपल्या पूर्वजांचे ज्ञान आपल्या पूर्वजांची दूरदृष्टी आणि आपल्या पूर्वजांचे चिंतन आजही किती महत्त्वाचे ठरते आहे हे आपल्याला समजते जेव्हा आपण त्याबद्दल सखोल माहिती मिळवतो तेव्हा आपण आश्चर्याने थक्क होतो
आपला ऋग्वेद तर हजारो वर्ष जुना आहे
ऋग्वेदात म्हटले आहे
अमृक्तम् धात तोकाय तनयाय शं यो ।
यूयं हिष्ठा भिषजो मातृतमा विश्वस्य स्थातु जगतो जनित्री ।।
अर्थात् हे पाण्या तू मानवतेचा सर्वात चांगला मित्र आहेस
तूच जीवन देणारा आहेस तुझ्यापासूनच अन्न तयार होते आणि तुझ्यापासूनच आमच्या मुलांचे कल्याण होते
तू आमचा रक्षक आहेस आणि आम्हाला सर्व वाईटांपासून दूर ठेवणारा आहेस
तूच सर्वश्रेष्ठ औषध आहेस आणि तूच या विश्वाचे पालनपोषण करणारा आहेस
विचार करा हजारो वर्षांपूर्वी आपल्या संस्कृतीत जल आणि जल संरक्षणाचे महत्त्व सांगितले गेले आहे
हे ज्ञान आजच्या संदर्भात पाहिले की आपण रोमांचित होतो पण जेव्हा हेच ज्ञान आपले राष्ट्र आपली ताकद म्हणून स्वीकारते तेव्हा त्याची क्षमता अनेक पटींनी वाढते
तुम्हाला आठवत असेल चार महिन्यांपूर्वी मन की बातमध्ये मी अमृत सरोवराचा उल्लेख केला होता
त्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने जमवाजमव केली स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक लोक एकत्र आले आणि बघताबघता अमृत सरोवराची उभारणी ही लोकचळवळ झाली आहे
जेव्हा देशासाठी काहीतरी करण्याची प्रखर भावना मनात असते कर्तव्याची जाणीव असते येणाऱ्या पिढ्यांची काळजी असते तेव्हा बळही मिळते आणि संकल्प उदात्त होऊन जातो
तेलंगणामधील वारंगल इथल्या अशाच एका चांगल्या कामाबद्दलची माहिती मला मिळाली आहे
त्या ठिकाणी एक नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली असून तिचे नाव मंगत्यावाल्या थांडा असे आहे
हे गाव वनक्षेत्रापासून जवळ आहे
या गावाजवळ एक अशी जागा होती जिथे पावसाळ्यात भरपूर पाणी साचत असे
ग्रामस्थांच्या पुढाकाराने आता अमृत सरोवर अभियानांतर्गत ही जागा विकसित करण्यात येते आहे
यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे हा तलाव पाण्याने काठोकाठ भरला आहे
मध्य प्रदेशमध्ये मंडला येथील मोचा ग्रामपंचायतीत बांधलेल्या अमृत सरोवराबद्दलही मला तुम्हाला सांगायचे आहे
कान्हा राष्ट्रीय उद्यानाजवळ हे अमृत सरोवर बांधण्यात आले असून त्यामुळे या परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे
उत्तर प्रदेशात ललितपूर येथे नव्याने बांधलेले शहीद भगतसिंग अमृत सरोवरही लोकांना आकर्षित करते आहे
इथल्या निवारी ग्रामपंचायतीत बांधलेल्या तलावाने 4 एकरक्षेत्र व्यापले आहे
या तलावाच्या काठावर वृक्षारोपण केल्यामुळे त्याची शोभा वाढली आहे
सरोवराजवळ उभारलेला 35 फूट उंच तिरंगा पाहण्यासाठी लोक दूरवरून येत आहेत
अमृत सरोवराची ही मोहीम कर्नाटकमध्येही जोरात सुरू आहे
तिथल्या बागलकोट जिल्ह्यात बिलकेरूर गावात लोकांनी अतिशय सुंदर असे अमृत सरोवर बांधले आहे
खरे तर या भागात डोंगरातून खाली येणाऱ्या पाण्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या पिकांचेही नुकसान होत असे
अमृत सरोवर बनवण्यासाठी गावातील लोकांनी डोंगरावरून येणारे सर्व पाणी चर खोदून एका बाजूला वळवले
त्यामुळे या परिसरातला पुराचा प्रश्नही सुटला
अमृत सरोवर मोहिम आपल्या आजच्याच अनेक समस्या सोडवते असे नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठीही ही मोहिम तितकीच आवश्यक आहे
या मोहिमेंतर्गत अनेक ठिकाणी जुन्या जलाशयांचाही कायापालट केला जातो आहे
जनावरांची तहान भागवण्यासाठी तसेच शेतीसाठी या अमृत सरोवरांचा उपयोग केला जात आहे
या तलावांमुळे आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे
त्याचबरोबर या परिसरात सगळीकडे हिरवळही वाढते आहे
इतकेच नाही तर अनेक ठिकाणी लोक अमृत सरोवरात मत्स्यपालन करायच्या तयारीत आहेत
मी तुम्हा सर्वांना विशेषत माझ्या युवा सहकाऱ्यांना विनंती करतो की अमृत सरोवर मोहिमेत सक्रीय सहभाग घ्या आणि जलसंधारण आणि जलसंरक्षणासाठीच्या प्रयत्नांना बळ द्या ते यशस्वी करून दाखवा
माझ्या प्रिय देशबांधवांनो
आसाममधील बोंगई गावात एक रंजक प्रकल्प राबवला जात आहे प्रकल्प संपूर्णा
कुपोषणाविरुद्ध लढा हा या प्रकल्पाचा उद्देश असून या लढ्याची पद्धतही अतिशय अभिनव आहे
या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रातील एखाद्या सुदृढ बालकाची आई दर आठवड्याला एखादया कुपोषित बालकाच्या आईची भेट घेते आणि पोषणविषयक माहितीवर चर्चा करते
म्हणजेच एक आई दुसऱ्या आईची मैत्रीण होऊन तिला मदत करते तिला शिकवते
या प्रकल्पाच्या मदतीने या भागात एका वर्षात 90 टक्क्यांपेक्षा जास्त बालकांचे कुपोषण दूर झाले आहे
कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी गीतसंगीत आणि भजन यांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार तुम्ही करू शकता का मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात मेरा बच्चा अभियान ही अशा प्रकारची मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली
या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात भजनकीर्तनाचे आयोजन करण्यात आले त्यात पोषण गुरू असणाऱ्या शिक्षकांना पाचारण करण्यात आले
यावेळी मडके कार्यक्रमही आयोजित करण्यात आला
या कार्यक्रमांतर्गत महिला अंगणवाडी केंद्रात मूठभर धान्य आणतात आणि याच धान्याचा वापर करून शनिवारी बालभोज कार्यक्रम आयोजित केला जातो
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची उपस्थिती वाढली आणि कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे
कुपोषणाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी झारखंडमध्येही एक अनोखी मोहीम सुरू आहे
झारखंडमधील गिरिडीहमध्ये सापशिडीचा खेळ तयार करण्यात आला आहे
या खेळाच्या माध्यमातून मुले चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या ते शिकत आहेत
मित्रहो
कुपोषणाशी संबंधित अनेक अभिनव प्रयोगांबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे कारण येत्या महिनाभरात आपणा सर्वांना या मोहिमेत सामील व्हायचे आहे
सप्टेंबर महिना हा सणांचा महिना असला तरी तो पोषणाशी संबंधित एका मोठ्या मोहीमेला समर्पित आहे
आपण दरवर्षी 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत पोषण महिना साजरा करतो
कुपोषणाविरुद्ध देशभरात अनेक सर्जनशील आणि वैविध्यपूर्ण प्रयत्न केले जात आहेत
तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि लोकसहभाग हा पोषण अभियानाचा अविभाज्य घटक बनला आहे
देशातील लाखो अंगणवाडी सेविकांना मोबाईल उपकरणे देण्यात आली आहेत तसेच अंगणवाडी सेवांवर देखरेख ठेवण्यासाठी पोषण ट्रॅकर सुद्धा सुरू करण्यात आला आहे
सर्व आकांक्षी जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये 14 ते 18 वयोगटातील मुलींना सुद्धा पोषण मोहिमेच्या कक्षेत सामावून घेतले आहे
कुपोषणाच्या समस्येच्या निराकरणाचे प्रयत्न या उपाययोजनांपुरतेच मर्यादित नाहीत
या लढ्यात इतर अनेक उपक्रमसुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहे
जल जीवन मिशनचे उदाहरण घ्या
भारत कुपोषणमुक्त करण्याच्या कामी या मिशनचाही मोठा परिणाम दिसून येणार आहे
कुपोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीच्या प्रयत्नांची भूमिका महत्वाची असते
येत्या पोषण महिन्यात कुपोषण दूर करण्याच्या प्रयत्नात तुम्ही सहभागी व्हावे अशी विनंती मी तुम्हा सर्वांना करतो
माझ्या प्रिय देशवासियांनो
चेन्नई येथील श्रीदेवी वर्दराजनजी यांनी मला एक स्मरणपत्र पाठवले आहे
त्यांनी मायगव्हवर लिहिले आहे की जेमतेम पाच महिन्यांमध्ये नव्या वर्षाचे आगमन होईल
येणारे नवीन वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहे
त्यांनी मला देशाचा बाजरीचा नकाशाही पाठवला आहे
मन की बात च्या पुढच्या भागात तुम्ही यावर चर्चा करू शकता का असे त्यांनी मला विचारले आहे
देशवासीयांच्या मनातला असा उत्साह पाहून मलाही मनापासून आनंद होतो
तुम्हाला आठवत असेल की संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर करून 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे
भारताच्या या प्रस्तावाला 70 पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा मिळाला आहे हे जाणून तुम्हाला निश्चितच आनंद होईल
आज जगभरात बाजरी या भरड धान्याबद्दल आकर्षण वाढते आहे
मित्रहो आज भरड धान्याबद्दल तुमच्याशी बोलताना भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी मी करत असलेल्या एका प्रयत्नाबद्दल मला तुम्हाला सांगायचे आहे
आजकाल काही वर्षांपासून माझ्या प्रयत्न असतो की जेव्हा कोणीही परदेशी पाहुणे भारतात येतात राज्याचे प्रमुख भारतात येतात तेव्हा भारतातील मिलेट्स तृणधान्यापासून भरड धान्यापासून बनवलेले पदार्थ त्यांना देण्यात वाढण्यात यावेत आणि असा अनुभव आला आहे की या मान्यवरांना हे पदार्थ खूप आवडतात आणि ते आपल्या भरडधान्याबद्दल तृणधान्याबद्दल बरीच माहिती गोळा करण्याचा देखील प्रयत्न करतात
प्राचीन काळापासून तृणधान्य हे आपल्या शेतीचा संस्कृतीचा आणि परंपरेचा भाग आहे
आपल्या वेदांमध्ये तृणधान्यांचा उल्लेख आहे आणि त्याचप्रमाणे पुराणनुरु आणि टोलकप्पियममध्येही त्यांचा उल्लेख आहे
तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात गेलात तर तिथल्या लोकांच्याजेवणात तुम्हाला तृणधान्यांचे विविध प्रकार नक्कीच पाहायला मिळतील
आपल्या संस्कृतीप्रमाणेच तृणधान्यांमध्येही खूप वैविध्य आहे
ज्वारी बाजरी नाचणी वरी राळे कंगणी चेना कोडो कुटकी कुट्टू ही सर्व तृणधान्येच आहेत
भारत हा जगातील सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश आहे त्यामुळे हा उपक्रम हे अभियान यशस्वी करण्याची जबाबदारीही आम्हा भारतीयांच्या खांद्यावरच आहे
आपण सर्वांनी मिळून याला एक जनआंदोलन बनवायचे आहे आणि देशातील जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवायची आहे
आणि मित्रांनो तुम्हाला तरचांगलंच माहिती आहे तृणधान्ये शेतकऱ्यांसाठीही फायदेशीर आहेत आणि तीही विशेषतः लहान शेतकऱ्यांसाठी
खरं तर ही पिके खूप कमी वेळात तयार होतात आणि त्याला जास्त पाणीसुद्धा लागत नाही
आपल्या लहान शेतकऱ्यांसाठी तर तृणधान्ये विशेष फायदेशीर आहेत
तृणधान्यांचा पेंढा देखील सर्वोत्तम चारा मानला जातो
आजकाल तरुण पिढी आरोग्यपूर्ण जीवन आणि अन्नाकडे खूप लक्ष देते
त्या दृष्टीने पाहिले तर तृणधान्यात भरपूर प्रथिने तंतुमय पदार्थ आणि खनिजे असतात
बरेच लोक तर याला सुपर फूड देखील म्हणतात
तृणधान्याचे केवळ एक नव्हे तर अनेक फायदे आहेत
लठ्ठपणा कमी करण्यासोबतच ते मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी करतात
यासोबतच ते पोट आणि यकृताच्या आजारांपासून वाचवण्यासाठी मदत करतात
कुपोषणाबद्दल आपण काही काळापूर्वी बोललो होतो
तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी देखील खूप उपयोगी आहेत कारण ती ऊर्जा तसेच प्रथिनांनी परिपूर्ण आहेत
आज देशभरात तृणधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बरेच काही केले जात आहे
यासंबंधित संशोधन आणि नावीन्यपूर्ण उपयोगांवर लक्ष केंद्रित करण्यासोबतच एफपीओएस ला प्रोत्साहन दिले जात आहे जेणेकरून उत्पादन वाढवता येईल
आपल्या शेतकरी बंधूभगिनींना माझी विनंती आहे की तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा आणि त्याचा लाभ घ्या
मला हे बघून खूप चांगले वाटते की आज असे अनेक स्टार्टअपस उदयाला येत आहेत जे तृणधान्यावर काम करत आहेत
यापैकी काहीजण तृणधान्यांच्या कुकीज बनवत आहेत तर काहीजण तृणधान्यांचा पॅन केक आणि डोसा देखील बनवत आहेत
असे काही आहेत जे तृणधान्यांचा एनर्जी बार आणि नाश्ता तयार करत आहेत
या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व लोकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो
या सणासुदीच्या काळात आपण अनेक पक्वान्न आणि पदार्थांमध्ये तृणधान्ये वापरतो
तुम्ही आपल्या घरात बनवलेल्या अशा पदार्थांची छायाचित्रे सोशल समाज माध्यमांवर जरूर शेअर करा त्यामुळे लोकांमध्ये तृणधान्यांबद्दल जागरुकता वाढण्यास मदत होईल
माझ्या प्रिय देशबांधवांनो
काही दिवसांपूर्वी मी अरुणाचल प्रदेशातील सियांग जिल्ह्यातील जोरसिंग गावातील एक बातमी पाहिली
ही बातमी अशा एका बदलाची होती ज्याची या गावातील लोक अनेक वर्षांपासून वाट पाहत होते
खरे तर जोरसिंग गावात या महिन्यात स्वातंत्र्यदिनाच्या दिवसापासून 4G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे
जसे पूर्वी कधी खेड्यात वीज पोहोचली तेव्हा लोक खुश झाले होते तसेच आता नवीन भारतात 4G पोहोचल्यावर लोकांना तसाच आनंद होतो आहे
अरुणाचल आणि ईशान्येतील दुर्गम भागात 4G च्या रूपाने एक नवा सूर्योदय झाला आहे इंटरनेट कनेक्टिव्हिटीने नवी पहाट आणली आहे
ज्या सुविधा पूर्वी फक्त मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध होत्या त्या आता डिजिटल इंडियाने खेड्यापाड्यात आणल्या आहेत
त्यामुळे देशात नवीन डिजिटल उद्योजक तयार होत आहेत
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील सेता सिंह रावत जी टेलर ऑनलाइन ईस्टोअर चालवतात
तुम्हाला वाटेल हे काय आहे टेलर ऑनलाईन
वास्तविक सेठा सिंह रावत हे कोविडपूर्वी टेलरिंगचे काम करायचे
जेव्हा कोविड आला तेव्हा रावतजींनी हे आव्हान संकट मानले नाही तर संधी म्हणून स्वीकारले
ते कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी ईस्टोअरमध्ये सामील झाले आणि ऑनलाइन काम करू लागले
त्यांनी पाहिले की ग्राहक मोठ्या संख्येने मास्कसाठी ऑर्डर देत आहेत
त्यांनी काही महिलांना कामावर घेतले आणि मास्क बनवायला सुरुवात केली
यानंतर त्यांनी शिंपी टेलर ऑनलाइन नावाने आपले ऑनलाइन स्टोअर सुरू केले ज्यामध्ये त्यांनी इतरही अनेक प्रकारचे कपडे शिवून विकण्यास सुरुवात केली
आज डिजिटल इंडियाच्या सामर्थ्याने सेता सिंह जींचे काम इतके वाढले आहे की आता त्यांना संपूर्ण देशभरातून ऑर्डरस मिळतात
त्यांनी शेकडो महिलांना आपल्या कंपनीत रोजगार दिला आहे
डिजिटल इंडियाने उन्नाव यूपी येथे राहणाऱ्या ओम प्रकाश सिंह जी यांना देखील डिजिटल उद्योजक बनवले आहे
त्यांनी आपल्या गावात एक हजाराहून अधिक ब्रॉडबँड कनेक्शन्स स्थापन केली आहेत
ओम प्रकाश जी यांनी त्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरभोवती मोफत वायफाय झोन देखील तयार केला आहे ज्याची गरजू लोकांना खूप मदत होत आहे
ओम प्रकाश जी यांचे काम आता इतके वाढले आहे की त्यांनी 20 पेक्षा जास्त लोकांना कामावर घेतले आहे
हे लोक गावागावातील शाळा रुग्णालये तहसील कार्यालये अंगणवाडी केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्शन देत असून त्यातून त्यांना रोजगारही मिळत आहे
कॉमन सर्व्हिस सेंटरप्रमाणे सरकारी ईमार्केट प्लेस अर्थात जीईएम पोर्टलवर अशा किती यशोगाथा पाहायला मिळतात
मित्रांनो
मला गावोगावातून असे अनेक संदेश मिळतात जे इंटरनेटमुळे झालेल्या बदलांच्या विषयी सांगतात
इंटरनेटमुळे आमच्या तरुण मित्रांचा अभ्यास आणि शिक्षणाची पद्धतच बदलली आहे
उदाहरणार्थ यूपीच्या गुडिया सिंग जेव्हा उन्नावच्या अमोईया गावात आपल्या सासरच्या घरी आल्या तेव्हा त्यांना आपल्या अभ्यासाची काळजी वाटत होती
पण भारतनेटने त्यांची चिंता दूर केली
गुडिया यांनी इंटरनेटद्वारे त्यांचा अभ्यास सुरू ठेवला आणि पदवीपर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले
खेड्यापाड्यातील अशा कितीतरी लोकांना डिजिटल इंडिया मोहिमेतून नवी शक्ती मिळत आहे
तुम्ही मला खेड्यापाड्यातील डिजिटल उद्योजकांबद्दल जमेल तितके जास्तीत जास्त कळवत जा आणि त्यांच्या यशोगाथा सामाजिक माध्यमांच्यावरही शेअर करा
माझ्या प्रिय देशबांधवांनो
काही दिवसांपूर्वी मला मन की बातचे हिमाचल प्रदेशातील श्रोते रमेश जी यांचे पत्र आले
रमेशजींनी त्यांच्या पत्रात पर्वतांच्या अनेक गुणांचा उल्लेख केला आहे
त्यांनी लिहिले की डोंगरावरील वसाहती एकवेळ एकमेकांपासून दूर दूर असतीलही पण लोकांची मने मात्र एकमेकांच्या खूप जवळ आहेत
खरंच डोंगरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनातून आपण खूप काही शिकू शकतो
पर्वतीय जीवनशैली आणि संस्कृतीतून आपल्याला पहिली शिकवण मिळते ती म्हणजे परिस्थितीचे आपण दडपण घेतले नाही तर आपण त्यावर सहज मात करू शकतो आणि दुसरी शिकवण म्हणजे स्थानिक साधनसंपत्तीने आपण आत्मनिर्भर कसे होऊ शकतो
ज्या पहिल्या शिकवणीचा मी उल्लेख केला होता त्याचे एक सुंदर चित्र सध्या स्पिती प्रदेशात पाहायला मिळत आहे
स्पिती हा एक जनजातीय भाग आहे
इथे आजकाल मटार वाटाणा तोडण्याचे काम चालते
डोंगरावरील शेतातले हे काम मोठे कष्टाचे आणि कठीण काम आहे
पण इथे गावातील स्त्रिया एकत्र जमतात सर्वजणी एकमेकांच्या मदतीने शेतातून वाटाणे तोडतात
काम करता करता महिला छपरा माझी छपरा हे स्थानिक गाणेही गातात
म्हणजेच परस्पर सहकार्य हा देखील इथल्या लोकपरंपरेचाच एक भाग आहे
स्थानिक संसाधनांच्या वापराचे उत्तम उदाहरणदेखील स्पितीमध्ये आढळते
स्पितीमध्ये गायी पाळणारे शेतकरी गाईचे शेण वाळवून गोणीत भरतात
हिवाळा आला की गायी ज्या ठिकाणी राहतात त्याला इथे खुड म्हणतात
तर त्या ठिकाणी या गोण्या टाकल्या जातात
बर्फवृष्टीच्या वेळी या गोण्या गायींना थंडीपासून संरक्षण देतात
हिवाळ्यानंतर हेच शेण शेतात खत म्हणून वापरले जाते
म्हणजेच प्राण्यांच्या शेणाच्या मदतीनेच त्यांचे संरक्षण तसेच शेतासाठी खतदेखील
लागवडीचा खर्चही कमी व शेतात उत्पादनही जास्त
त्यामुळेच तर हा परिसर आजकाल नैसर्गिक शेतीसाठीही प्रेरणादायी ठरत आहे
मित्रांनो
असेच अनेक स्तुत्य प्रयत्न आपल्या आणखी एका पहाडी राज्यात उत्तराखंडमध्येही पाहायला मिळत आहेत
उत्तराखंडमध्ये अनेक प्रकारची औषधे आणि वनस्पती आढळतात
जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात
त्यापैकी एक फळ आहे बेडू
त्याला हिमालयन अंजीर असेही म्हणतात
या फळामध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात
लोक याचे सेवन केवळ फळाच्या रूपातच करत नाहीत तर अनेक रोगांच्या उपचारातही यांचा वापर केला जातो
या फळाचे हे सर्व गुण लक्षात घेऊन आता बेडू ज्यूस फळापासून जाम चटण्या लोणचे आणि फळे सुकवून तयार केलेले ड्रायफ्रूट्स बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत
पिथौरागढ प्रशासनाच्या पुढाकाराने आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने बेडू फळाला वेगवेगळ्या स्वरूपात बाजारपेठेत पोहोचवण्यात यश आले आहे
पहाडी अंजीर असे ब्रँडिंग करून बेडू ऑनलाइन बाजारातही लाँच केले आहे
त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन तर मिळालेच पण बेडूच्या औषधी गुणधर्माचे फायदे दूरदूरपर्यंत पोहोचू लागले आहेत
माझ्या प्रिय देशबांधवांनो
मन की बात च्या सुरुवातीला आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी बोललो
स्वातंत्र्यदिनाच्या महान पर्वासोबतच आगामी काळात आणखी अनेक सण येणार आहेत
अवघ्या काही दिवसांनी श्रीगणेशाच्या पूजेचा सण गणेश चतुर्थी येत आहे
गणेश चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाच्या आशीर्वादाचा सण
गणेश चतुर्थीच्या आधी ओणमचा सणही सुरू होत आहे
विशेषत केरळमध्ये ओणम शांतता आणि समृद्धीच्या भावनेने साजरा केला जाईल
हरतालिका तीजही 30 ऑगस्टला आहे
1 सप्टेंबर रोजी ओडिशात नुआखाई हा सणही साजरा केला जाणार आहे
नुआखाई चा अर्थच आहे नवीन अन्नधान्य खाद्यपदार्थ म्हणजेच हा सण देखील इतर अनेक सणांप्रमाणेच आपल्या कृषी परंपरेशी निगडित सण आहे
ह्याच दरम्यान जैन समाजाचा संवत्सरी पर्वही येणार आहे
आपले हे सर्व सण आपल्या सांस्कृतिक समृद्धीचे आणि ऊर्जेचे चैतन्याचे प्रतीक आहेत
या सणांसाठी आणि विशेष उत्सवाच्यासाठी मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो
या उत्सवांसोबतच उद्या 29 ऑगस्ट ह्या दिवशी मेजर ध्यानचंद जी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनही साजरा केला जाणार आहे
आमचे युवा खेळाडू आमच्या तिरंग्याचा गौरव जागतिक मंचावर वाढवत राहोत हीच ध्यानचंदजींना आमची श्रद्धांजली असेल
आपण सर्वजण मिळून देशासाठी काम करत राहू या देशाचा सन्मान वाढवत राहू या अशी मी कामना करतो व हयासोबतच इथे थांबतो
पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा तुमच्याशी मन की बात होईल
खूप खूप धन्यवाद